आणि शेतक-यासाठी अजून

शेतक-यासाठी बी ती पिक पीक विमा पुन्हा ते काय महिन्याला दोन हजार रुपये का काहीतरी योजना द्याय लागलेत ना हो ते खेड्यापाड्यात जे वयोवृद्ध झालेले म्हतारे माणसं त्यांना नरेंद्र माेदीनी सरकार म्हणजे PENSION दोन हजार रूपये का काय तरी महिन्याचे का काहीतरी नाही नाही सरसकट ये सरसकटय ती PENSION शेतक-यासाठी

हा सगळ्याच शेतक-याला ज्याला समजा जमीन कमीय दोन का तीन एकर त्याच्यासाठी सगळ्यालाय

भाजपच म्हंजी भाजप पक्ष जे वाढलाय एवढा आपल्या भारतभर आता तर आता ब-याच राज्यात भाजपचे जे MAIN FACE कोणी असेल ते तर ते समजा नरेंद्र मोदीच आहेत ते तर MAIN POLITICS

आण पून्हा महाराष्ट्रात बी भाजपची सत्ता आली ना

काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि पून्हा कोणत होत सरकार

शिवसेना आता समजा भाजप आणि शिवसेना शिवसेनेच सरकार आल समजा शिंदे गटाच हाव हाव आता सध्या भाजपचय ना

मोदीनी पण पुन्हा ते आ INTERNATIONAL आपल्या ज्या होत्यात COUNSULING जेवढाच भारत देशात आपला दबदबा तो मोदींनीच हे केलाय आता प्रस्थापित केलाय ना आधी कोणत्याच नेत्याला जमल नव्हतं की भारताला आंतराष्ट्रीय स्तरावर एवढा राजकीय LEADER भेटलाच नव्हता कुणी एवढं STRONG नेतृत्वयं हो बरोबर हम्म हिंदुत्ववादीच पण बराच वेळ विचारसरणीय त्यांची म्हणजे हिंदुत्व त्यांच MAIN POLITICS हे राहत हायना हूं तेच ना आणि पून्हा मोदीं च्या आदेशा नुुसार योग्या ती चांगली ती काम करत्यात ना समजा पंतप्रधान असल्यामुळ हो हो ना होना खेड्यापाड्यात पण भरपूर INFRASTRUCTURE DEVELOPMENT करायलेत ना ते आता घरकुल योजन हे ते म्हंजी जे गरिब लोकयत त्यांना आणि घरकुल द्यायची म्हणजे घर बांधण्यासाठी पैसे LOAN पिक विमे असे बरेच काही काही द्यायलेत खेड्या पाड्यात त्याच्यामुळ लोक नरेंद्र मोदी ला आवड निर्माण व्हायली भाजपची न मोदींची हो बरोबर

आणि पून्हा गरिबासाठी चांगली योजनायना ती

कारण गरिबाला एक TIME जेवण्याचे वांदे तर त्यांना राहायची ह्याची सुविधा अश्या ब-याच काही सुविधा उपलब्ध करून दिल्या मोदी सरकारनं आणि एवढ्या CORONA च्या महाकाळामधी मोदी सरकारन गरिबासाठी लय मदत केली आणि जे वारले CORONA मधी त्यांना बी बहुतेक दहा का वीस हजार रूपये दिले वाटत मोदी सरकारन तीस तीस हजार रुपये

हो नरेंद्र मोदीनीच केलयं सगळं हे

च्या पण हूं CORONA च्या काळात खूप मदत केली ना CORONA काळात एवढी भारी HANDEL केली SITUATION मोदींजी नि तेच ना एवढं कोरोनाच्या काळामधी पून्हा मोदीं सरकार होते त्यामुळ POSSIBLE झाल जर हे काँग्रेस जर आसत तर हे POSSIBLE नसत झाल हो आणि कर्नाटकात पण मोदी सरकार यायला पाहीजे होते पण तिथ थोडा घोळ झाला तिथ

नवीन नवीन INFRASTRUCTURE नवीन HOSPITAL बरेच काही उभं केल त्यांनी पूर्ण काळ तिथूनच काम सुरू झालं सगळ्यांना CORONA त लस फुकट दिली पुन्हा हो ते पण भारी केलेल लस वैगरे सगळ म्हंजी एक रुपयाची पण गरज पडली नाय लोकांना तेच समजा आपण दुस-या देशात असतो तर तेच आपल्याला पैसे देऊन घ्यायला लागल असतं हा बरोबरय दुस-या देशात असतो तर विकत घ्यायला लागल असत जर काँग्रेसची सत्ता असती तर पून्हा दुसर नविन काही पाहील्या भेटल असत आपल्याला हो पण मोदीन सगळ पुण्याच्या त्या ह्याच्यामधेच DEVELOP केलं स्वदेशी आपली VACCINE तयार केलती

नरेंद्र मोदीच लग्न झालेल नाही ना वाटत नाही नरेंद्र माेदीच सन्यास घेतलायना नरेंद्र मोदींनी बहुतेक हूं हूं म्हणजे देशासाठी सगळ आयुष्य समर्पित केल

चांगलच बहुतेक काहीच नाही वाटत त्यांना हो त्यांच्या मंत्रिमंडळ पण खूप भयानक वाटत म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळा त्यांनी असले भारी भारी लोक भरले त्यांनी त्यांच्या मोठ्या पदावर चे एकदम

मोदी गुजरातचेत ना

हूं आता आपले रेल्वेमंत्री FOREIGN MINISTER हे सगळे म्हणजे त्यांना लोकांची पारख करता येते की बाबा हा व्यक्ती ह्या पदाला तेवढा सन्मान देऊ शकते तेवढं काम बघू शकतो का अशी लोक भरलेलीत हो बरोबर

पुन्हा मोदी सरकारनं ते स्वच्छता भारत अभियान हे चांगल्या प्रकारे केलयं आणि भारत देश स्वच्छ करण्यासाठी त्यांनी लय पैसे खर्च केले ना हा बरोबरय स्वच्छ भारत अभियान राबिवले होतं ना त्यांनी सगळया भारत देशात

हूं बरोबरय स्वच्छ भारत अभियानामुळ बी बरेच DISEASES हे दुर झाले त्यांच्यनतंर

जेवढ काम तेवढ HEALTH पण महत्त्वाचय हूं आणि पुन्हा स्वच्छता अभियान सगळ्या देशामध्ये राबवलचय हो सगळ्या देशात राबिवल होतं सगळ्या लोकांना स्वच्छालय उपलब्ध करून दिले घरकुल हे ब-याच योजना चालु केल्याना हो जागोजागी पण PUBLIC TIOLET हे ते पण चालू केलते तैना आणि पुन्हा हे काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस हे कोणी काय केल नाही समजा मोदी सरकारन आल्यानंतर मोदी सरकारनं केलं ना समजा काँग्रेसन तर काही केल नाही समजा आपल्यासाठी हो नरेंद्र मोदींनीच केलय म्हंजी बरेच लोक आता भारताला अमेरिके सारख आळखायचे पण नाही पण आता मोदीजीनी समजा एवढा हे केलाय म्हणजे आपलला दबदबा होता तेव्हा पाकिस्तान मध्ये आपला एक जवान पडला होता AIRCRAFT मधून तर पाकिस्तानवर एवढा दबाव आणला की त्यांना सोडावच लागल ना आपल्याला

आता जवळपास मोदीजी सगळं VISIT हे करतेत INTERNATIONAL म्हणून सगळे नेते आता भारत देशाला मान द्यायलेत फक्त मोदीजीमुळे हो बरोबर हूम

महात्मा गांधीचे जीवन आणि संघर्ष च्या पद्धती आता लोकांवर हि परिणाम करतात माणसाच्या

जीवनात हि अशेच होते त्यांच्या मृत्यूच्या अनेक दशकांन नतंर त्यांच्या बदल वाचून लोकांनी त्यांचे जीवन चंगले बदलले तुम्ही त्यांना बापू म्हणा किंवा महात्मा ह्या नावाने जग त्यांना ओळखते अहिंसा आणि सत्याग्रहाचा माध्यमातून त्यांनी भारताला इंग्रजांपासून स्वत्रंमिळवून दिले त्यांचे कार्य संपूर्ण जगा साठी एक उद्धरण बनले ते नेहमी म्हणायचे महात्मा गांधींची पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आहे त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसतर रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुलती बाई होते आणि सत्य कधीच हरत नाही ह्यावर त्यांचा विश्वास होता भारताने ह्या महापुरुषाला राष्ट्र पिता म्हणून घोषित केले त्याने पूर्ण नाव मोहदास करमचंद गांधी असे होते वयाच्या तेराव्या वर्षी महात्मा गांधींचा कस्तुरबा ह्यांच्याशी विवाह झाला होता जो एक व्यवस्तीत विवाह आहे महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी जन्म तारीख दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसतर जन्म स्थान पोरबंदर वडिलांचे नाव करमचंद आई चे नाव पुतली बाई शिक्षण अठराशे सत्यांशी मध्ये मॅट्रिक ची परीक्षा उत्तीर्ण अठराशे एक्यनव मध्ये ते इंग्लंड मध्ये बॅरिस्टर म्हणून भारतात परतले विवाह कस्तुरबा गांधी मुलांचे नाव हरिलाल मणिलाल रामदास देवदास भारतात पुरस्कार भारताचे राष्ट्र पिता भारत स्वतंत्र करण्यात महत्वाचे योगदान सत्य आणि अहिंसेचे प्रेरणा स्रोत भारत छोडो आंदोलन भारताच्या स्वतंत्र लढ्यातील महत्व पूर्ण योगदान स्वदेशी चळवळ असंहनकर चळवळ स्वदेशी केहलवल इत्यादी महत्वाचे कार्य सत्य आणि अहिंसेचे महत्व सांगून ते लोकं समोर आणले अस्पृश्यता सारख्या वाईट गोष्टी दूर केल्या त्यांना हिरालाल मणिलाल रामदास आणि देवदास असे चार पुत्र झाले एकोणविशे चवरेचाळीस मध्ये तिच्या मृत्यू पर्यन्त तिने पतीच्या सर्व प्रयात्नांना पाठिम्बा दिला त्यांचे वडील दिवाण किंवा पश्चिम ब्रिटिश भारतातील एक छोट्या संस्थीचे राजधानी असलेल्या पोरबंदर चे मुख्यमंत्री होते महात्मा गांधी हे त्यांच्या वडिलांच्या चवथ्या पत्नी पुतली बाई ह्यांचे पुत्र होते जे एका संपन्न वैष्णव कुटुंभातील होते आम्ही सांगुयाकी त्यांच्या पूर्वीच्या दिवसात श्रावण आणि हरीशचंद्र च्या कथांनी त्यावर खूप प्रभाव पडला होता कारण त्यांनी

आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत ह्याचे कारण म्हणजे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी महात्मा गांधी ह्यांनी आपल्या अथक परिश्रमाच्या बळावर भारताला इंग्रजां पासून मुक्त केले येवढेच नाही तर ह्या महामानवाने आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रहिता साठी वेचले महात्मा गांधीच च्या बलिदानाचे उद्धरण आज हि दिले जाते गांधी हे त्यांच्या वडिलांच्या चवथ्या पत्नीचे सर्वात लहान मूल होते गांधींच्या आई पुतलीबाई ह्या अतिशय धार्मिक स्त्री होत्या मोहनदास वैष्णव धर्मात वादळे जो हिंदू देव वैष्णवची पूजा करण्याची एक मार्ग आहे अहिंसेवर विश्वास ठेवणाऱ्या जैन धर्माच्या भाकंम उपस्तीथी सोबतच ते अहिंसेचे पालन करण्यात किंवा इतरांना इजा न करता मोठे झाले राष्ट्र पिता महात्मा गांधी महात्मा गांधी ह्यांच्या कड नसत्या आणि अहिंसा हि दोन शास्त्रे होते त्यांनी भयावह अत्यंत कठीण परस्तिथीत ते रंगी कार्ले शांततेचा मार्ग अवलंबून त्यांनी केवळ मोठ्या आंदोलना मध्ये सहज विजय मिळवायलाच नाही तर त्याचे स्रोध बनले कि बाकी लोकांसाठी प्रेरणा महात्मा गांधी ह्यांना राष्ट्रपिता आणि बाबूजी

केवळ भारतातच नव्हे तर जग भारत निर्माण केला म्हणूनच त्यांनी उपवास शाकाहार आणि लोकांच्या वेग वेगळ्या गटानं मधील सहाविष्णूता ह्या सारख्या आत्म सुधीशी

एकही वर्तमान पत्र वाचले नव्हते भारतातील नवोदीन बॅरिस्टर म्हूणन किंवा इंग्लंड मध्ये विध्यार्ती विध्यार्थी म्हूणन किंवा त्यांनी राजकारणात फारसा रस दाखवला नव्हता खरंच प्रत्येक वेळी जेव्हा तो एखाद्या सामाजिक मोव्यात भाषण वाचण्यासाठी किंवा कोर्टात बचाव कलाईन्ट चा बचाव करण्यासाठी उभा राहिला तेव्हा तेजच्या भयानक भीतीने तो भारावून गेला होता राष्ट्रपिता महात्मा गांधी ह्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसतर रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे एका सामान्य कुटुंबात झाला त्यांचे वडील करमचंद गांधी हे ब्रिटिश राजवटीत राजकोटचे दिवाण होते त्यांच्या आईचे पुतळीबाई होते त्या धार्मिक विचारांच्या एक कर्तव्यदक्ष स्त्री होत्या त्यांच्या महान विचारांच्या गांधीजी वर खोल वर परिणाम झाला महात्मा गांधी तेरा वर्ष चे असताना बाल विवाह च्या दृष्य प्रथे नुसार त्यांचा विवाह एका व्यापार्याची मुलगी कस्तुरबा मंनकथजी ह्यांच्याशी झाला कस्तुरबाजी हि अतिशय शांत आणि सौम्य स्त्री होती

पोरबंदर मधील प्राथमिक शाळेत शिकले होते आणि तिथे त्यांना पुरस्कार आणि शिव्या कृती मिळाली होती सुमारे चार वर्ष नतंर अठराशे एक्यनव मध्ये कायद्यांचे शिक्षण पूर्ण करून ते आपल्या मायदेशी

वकिलीचे काम सुरू केले वकिली क्षेत्रात त्यांच्या त्यांना फारशे यश मिळाले नाही पण एका खटल्याच्या संधर्भात ते दक्षिण आफ्रिकेत गेले असता त्यांना वर्ण भेदला सामोरे जावे लागले

गांधी भावनगर च्या कलंडास कॉलेज मध्ये दाखल झाले गद्न्हीच्या वडिलांची इच्छा होती कि त्यांनी वकिली नव्हे तर त्यांनी मुळात डॉक्टर व्हायचे होते पण त्या वेळी इंग्लंड चे शिक्षणाचे केंद्र होते आणि त्या मुले गांधींना इंग्लंड जाण्यासाठी दास कॉलेज हि त्यांच्या वडिलांची आवडती शाळा सोडावी लागली महात्मा गांधींना त्यांच्या वकिली दरम्यान दादा अब्दुल्ला आणि अब्दुल्ला नावाच्या मुस्लिम व्यापारी संघटनेच्या प्रकरणाच्या संधर्भात दक्षिण आफ्रिकेत जावे लागले ह्या प्रवासात गांधीजींना भेदभाव आणि वर्णभेदाचा सामना करावा लागला आम्ही तुम्हाला सांगतो कि दक्षिण आफ्रिकेत पोहोचणारे गांधीजी हे पहिले भारतीय महामानव होते त्यांना अपमान्य पद्धतीने ट्रेन मधून फेकण्यात आले होते ह्या सोबतच इंग्रज त्यांच्याशी खूप भेदभाव करत असत इथे त्यांना काळ्या थोरल्या खाली अथ्यंत वाईट वागणूक दिली जात होती वाईट वर्तन हि केले जात होते आखेरीस सप्टेंबर अठराशे आठांशी मध्ये ते लंडन च्या व्हर लॉ स्कुल पैकी एक लॉ स्कुल कायद्याच्या अभ्यास करण्या साठी इंग्लंड ला रावण झाले आणि ऐकोन अठराशे नावड मध्ये त्यांनी लंडन विद्यापीठात मॅट्रिक ची परीक्षा दिली ह्यां नतंर गांधीजी च्या प्रेमाची मर्यादा चुली आणि त्यांना या वर्ण भेदा विरुद्ध लडण्याचा निर्णय घेतला वर्ण भेदाच्या अत्याचाराचा विरोधात गांधीजींनी अठराशे चावऱ्यानव मध्ये इथे राहणाऱ्या परदेशी भारतीय सह नेटल इंडियन काँग्रेस ची स्थापना केले आणि इंडियन लोपियन वृत्तपत्र पाळण्यास सुरवात केली त्या नंतर एकूणवीसशे सहा मध्ये दक्षिण आफ्रिकन भारतीयांन साठी अवघ्या चळवळ सुरु जाली या कळवळी ला सत्याग्रह असे नाव देण्यात आले महात्मा गांधी नि अहिंसक प्रतिकार किंवा सत्याग्रहचा सराव केला आणि त्या मुळे त्याचा बदलची लोकांची धारणा बदलण्यास मदत जाली या मुळे तो इतरांना साठी एक प्रेरणा बनले आणि त्यांना त्यांचे द्येय साध्या करण्यात मदत जाली या कलानी छेडा येथील शेतकऱ्यांची हत्या केल्या नंतर कर वसूल करणारे त्यांचा कडून कर वसूल करून शकले नाही गांधीजी नि हि समस्या ब्रिटिश सरकार समोर ठेवली आणि कर संग्रह काना गरीब शेतकऱ्यांनी भरलेले भाडे माफ करावे आसा प्रस्ताव मांडला त्या नंतर ब्रिटिश सरकारानि हा प्रस्ताव मान्य केला आणि आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे भाडे माफ केले Hi तुम्हाला सगळ्यांना entertainment हे माहीतच असन. अं आपल्या शरीराला न म्हणजे, entertainment खूप गरजेचं आहे. आपल्या अं शरीला शरीराला अन म्हणजे असं आपण दिवसभर काम करतो. तर थोडी झालीच पाहिजे, थोडी comedy ते आपलं, entertainment पण होतं ते, म्हणजे आपल्या म्हणजे.

आता entertainment साठी आपण TV बघतो. पाहिलेच्या काळात अं काळात, लोकं radio मधी ऐकायची news वगैरे. आता पण, म्हणजे खूप serial पण निघल्या आहेत. खूप अं picture पण निघले आहेत. वेगवेगळ्या भाषेत. ज्याला ज्याची जी भाषा, इच्छा असली त्याच्यात लोकं, म्हणजे आपलं आपलं entertainment करतात. ते करायलाच पाहिजे. तसच Entertainment नावाची एक picture पण आहे अक्षय कुमारची. त्याच्यात म्हणजे कुत्रे असतात. खूप कुत्रेच असतात, त्यांची picture आहे. तर ती picture पण entertainment सारखी जसं नाव आहे तसं ती picture पण आहे. अन, खूप comedy पण आहे, हसायची पण आहेत. त्याच्यात एक dialog पण आहे. म्हणजे ते कुत्र्यांना अक्षय कुमार म्हणतो कि, असं त्या picture मध्ये dialog पण दिलेला आहे. तसच कि entertainment साठी आपण खूप सारे serial बघतो. comedies बघतो. तर तसच मी पण entertainment साठी serial बघते तर, मला अं ही serial खूप आवडते. अन त्याच्यात त्याची TRP पण खूप जास्त आहे. अन खूप म्हणजे खूप आगोदरपासूनची ती serial आहे. खूप जुनी serial आहे. असं म्ह म्हणता येईल त्या serial ला. त्याच्यात अक्ष त्याच्यात अक्षरा ही असती, आणि तिचं तिचं, नैतिकसोबत लग्न झालेलं असतं. तर त्यांची love story दाखवलेली आहे. खूप छान त्यांची love story दाखवलेली आहे म्हणजे.

तर अं म्हणजे, अक्षराला त्यांच्यासारखीच साडी, अन ते सगळं, म्हणजे राजस्थानची serial आहे, तर तशीच साडी घालावी लागते तिला. सगळं म्हणजे ती, त्यांच्या तिच्या सासऱ्या सासरकडच्या जसं म्हणतात तसं ती, करते. अन म्हणजे, तिच्या त्यांच्या मनानीच ते सगळं हे करते ती. अन दोघं पण, दोघांत पण खूप प्रेम असतं. लग्न झाल्यावरती दोघांना एवढं म्हणजे ओळखलेलं नसतं. पण नंतर नंतर, हळूहळू त्यांची अं चांगलीच ओळख होते ते खूप चा चांगलं त्याचं असं म्हणजे, हे चालतं.

मुलगा होतो. ती delivery होते तिची. आता ते दाखवलेलं आहे. परत मंग, असंच अं त्याचं अं त्यांच्या मुलाचीपण, मुलीची पण मुलगी होती. नायरा. तिची पण story अशीच दाखवलेली आहे. नायराचं लग्न कार्तिक सोबत होतं. ते, त्यांची पण love story दाखवलेली आहे. नायरा पहिले, अं कार्तिक वर अं तिची बहिण, गायत्री गायत्री, तिची बहिण कीर्ती, ती हे करती. मंग, असं दाखवलेलं आहे त्या serial मधी. मग नायरा तिचं लग्न होतं. मंग तिला लेकरं बाळं होतात. मंग तिचं पण असंच दाखवलाय, प्रेम कहाणी. त्यांची पण दाखवलेली आहे. तसचं मला, पण खूप आवडते. त्याच्यात, गोपी शिकलेली नसती, आणि तिला म्हणजे सगळे खूप असं, हे करतात शिकेलेल्या माणसांना, जसं हे करतो आपण. आणि तिची बहिण, चुलत बहिण असती तर ती, राशी तर ती खूप शिकलेली असती. तर तिचं लग्न, जिगरसोबत होतं. मंग तिच्या मामीला वाटतं कि, ती तिच्या मामी जवळ जशी राहत असती, तर तिला असं वाटतं कि हिचं पण कसतरी कुठतरी गरीब घरात लग्न होऊन जावं. पण नंतर राशीचं लग्न झाल्यावर मंग गोपीचं पण लक्ष लग्न होऊन जातं. मंग, जी गोपीची सासू असते, कोकिला ती तिच्या मानाने लग्न झालेलं असतं. तिला अशी चलाख ब सून नसती लागत. तिला अशी, शांत आणि सगळी कामं करणारी, सगळीकड बघणारी तशी सून लागत असती कोकीलाला. तर तशीच रा अं रा हे. गोपी तशीच असते शांत. कोणाला काही बोलत नाही, काही नाही. आणि जिगर तिच्यावर प्रेम नसतो करत. जिगरला अं जिगरचं affair दुसरीकडे चालू असतं.

जिगर पुसायचं म्हणतो, laptop पुसायचं म्हणतो. तर राश गोपी, computer धुवूनच टाकते, निर्म्यानी. सा साबणानी धून वाळू घालती. तर तेव्हा पण जिगर तिला इतकं बोलतो, इतकं बोलतो, अन अशी भांडणं करतो. म्हणजे तिला म्हणतो असं काहीपण म्हणतो तिला. अन मग तिची सासू तीच खूप support करते, कोकिला. अन राशीला कधीपण कोकिला म्हणजे चांगलं ती अशी थोडी, जास्त चलाख असते तर तिला म्हणजे जास्त हे नाही करत.

अन मंग, राशीला दोन जुळे मुलं होतात. अन गोपीला पण एक मुलगी होती. मीरा. अन ती पण, मीरा पण सगळे तिला प्रेम करतात. अन सगळी लाडीगोडी लावतात तिला पण. अशी serial आहे. तुम्ही picture पण पहिले असतील खूप. comedy picture पण असतात. जसं कि आता, ही picture पण खूप चांगली आहे. त्याच्यात शाहीद कपूर आहे.